उ हि आहे अ बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्या वर काहीतरी लिहलेल आहे आणि आजुबाजुला हिरवीगार झाड आहेत.

ही स्कूलची बिल्डिंग आहे.

आणि महाल असा देऊळ जे आहे ते अँटिक आहे.

आणि एक म वेगवेगळ्या कलरची माती य दिसतेय.

अ झाड आहे आणि याच्यात दोन फांद्या आहेत.

हे एक फाय्व्हस्टार हाॅटेल आहे.

त्या बिल्डिंगमध्ये पण लोक दिसतायेत.

आणि अ बाकीचा कलर अ क्रिमीश आहे.

ह य आ ध बुध्दाचा स्टॅच्यू आहे. त्याचा कलर अ पांढरा आहे.

वर एक बाजुला अ लहान मोठी झाड आहेत.

इथ एक रस्ता आहे रस्ताच्या दोन्ही बाजुला --

ज्ञ सहा अ सहा आ बाजुचा फॅन आहे.

आणि त्या वेलीचा रंग अ पिंकीश आहे.

जमिनीच्या फरशीचा रंग अ ग्रीनिष आहे.

आणि आ हा देवळाचा रंग --

हि एक नदी आहे नदीच्या बाजुला गाड्या आहे.